लिनक्स फाईल सिस्टीमच्या ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत
येथे आपण उबुंटू लिनक्स 1004 वापरू
तुम्हाला लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम सुरू करण्याबद्दल आणि कमांडसबद्दल थोडी माहिती आहे असे आपण समजू या
अधिक माहिती स्पोकन ट्युटोरियल httpspoken tutorialorg या संकेतस्थळावर उपलब्ध आहे
लिनक्स केस सेन्सेटिव्ह आहे
जोपर्यंत सांगितले जात नाही तोपर्यंत या ट्युटोरियल मध्ये वापरल्या गेलेल्या सर्व कमांडस लोअर केसमध्ये असतील
लिनक्समधील प्रत्येक गोष्ट फाईल स्वरूपात असते
मग फाईल म्हणजे काय
आपण आपली कागदपत्रे ज्यात ठेवतो त्याला फाईल म्हणतात
लिनक्समध्ये फाईल ही माहिती संग्रहित करण्याची एक जागा असते
आता डिरेक्टरी म्हणजे काय
डिरेक्टरी म्हणजे जिथे अनेक फाईल्स आणि सब डिरेक्टरीज संग्रहित केलेल्या असतात ती जागा
डिरेक्टरी आपल्याला आपल्या फाईल्सची मांडणी योग्य पध्दतीने करण्यास मदत करते
विंडोज मध्ये डिरेक्टरीला आपण फोल्डर म्हणतो
लिनक्समध्ये वेगवेगळे यूझर्स स्वतःच्या डिरेक्टरी तयार करून त्यात फाईल ठेवू शकतात
ज्यात दुसरा userकोणताही बदल करू शकत नाही
डिरेक्टरी नसत्या तर संगणकातील सर्व फाईल्सना वेगळी नावे देणे आवश्यक झाले असते जे खूप कठीण आहे
फाईल्स आणि फोल्डरच्या केलेल्या व्याख्या त्यांच्या कार्याविषयी कल्पना येण्यासाठी ठीक असल्या तरी त्या संपूर्णतः अचूक नाहीत
फाईलमध्ये माहितीशिवाय फाईलचे नाव प्रॉपर्टीज व एडमिनिस्ट्रेटिव्ह इन्फॉर्मेशन असते
त्यात फाईल बनल्याच्या किंवा बदलाच्या तारखा व यूझर परमिशन्स असतात
फाईलची विशिष्ट माहिती फाईलच्या आय नोड मध्ये साठवण्यात येते
जो एक फाईल सिस्टीम मधील मजकुराचा भाग असतो
त्यामध्ये फाईलची लांबी आणि फाईलचा डिस्कवरील पत्ता असतो
सिस्टीम फाईलच्या आयनोडमधील नंबर्सचा वापर करते
डिरेक्टरीमधील फाईलची नावे केवळ usersच्या सोईकरता असतात
कारण मोठ्या नंबर्सपेक्षा फाईलचे नाव लक्षात ठेवणे userला सोपे जाते
वरील व्याख्येप्रमाणे प्रत्यक्षात डिरेक्टरीमध्ये फाईल समाविष्ट केलेल्या नसतात
डिरेक्टरी स्वतःच एक फाईल असते ज्यामध्ये इतर फाईल्सची फक्त नावे व आयनोड नंबर्स यांचा समावेश असतो
लिनक्स मध्ये तीन प्रकारच्या फाईल्स असतात
१रेग्युलर किंवा ऑर्डिनरी फाईल्स यामध्ये अक्षरांच्या रूपात मजकूर किंवा माहिती उपलब्ध असते
२डिरेक्टरीज ज्याबद्दल आपण मागील स्लाईड्स वर माहिती घेतली आहे
३डिव्हाइस फाईल्स सर्व हार्डवेअर उपकरणे आणि पेरिफेरल्स लिनक्समधे फाईल स्वरूपात दाखवली जातात
लिनक्समधे सर्व उपकरणे जसे की सीडी हार्ड डिस्क यूएसबी स्टिक हे सर्व काही फाईलस स्वरूपात असते
पण असे का
यामुळेच साधारण फाईलप्रमाणे ही उपकरणे वाचणे आणि लिहिणे सोपे जाते
कुटुंबातील व्यक्तींप्रमाणे लिनक्समधील फाईलस् चा एकमेकांशी संबंध असतो
फाईल्स व सबडिरेक्टरीज यांनी डिरेक्टरी बनलेली असते आणि या डिरेक्टरीजचा एकमेकांशी पालक बालक असा संबंध असतो
अशा प्रकारे लिनक्स फाईल सिस्टीमचा वृक्ष तयार होतो
सगळ्यात वरती फॉरवर्ड स्लॅशने दर्शवलेली रूट असते
त्यामध्ये इतर सर्व फाईल्स आणि डिरेक्टरी असतात
जर आपल्याला योग्य पाठ माहित असेल तर आपल्याला एका फाईल किंवा डिरेक्टरीमधून दुसरीकडे जाण्यास मदत होते
लिनक्समध्ये फाईल सिस्टीमस्वरूपी वृक्षाच्या फांद्या असतात
एक कमांड देऊन तुम्ही एका फांदीवरून दुसरीवर जाऊ शकता
आहे की नाही मजेशीर
कसे ते पाहू
जेव्हा आपण लिनक्स सिस्टीम मध्ये लॉजिन करतो तेव्हा आपणdefault रूपात होम या डिरेक्टरी मध्ये असतो
आता टर्मिनलवर जाऊ या
उबुंटू मध्ये टर्मिनल उघडण्यासCtrl Alt टीटी एकत्रितपणे दाबा
सर्व युनिक्स सिस्टिमवर ही कमांड काम करतेच असे नाही
दुस या ट्युटोरियलमध्ये टर्मिनल उघडण्याची सर्वसाधारण पध्दत समजावून सांगितली आहे
होम डिरेक्टरी बघण्यासाठी कमांड प्रॉम्प्ट वरecho स्पेस डॉलर कॅपिटलमध्ये होम असे टाईप करून एंटर दाबा
हे आपल्याला होम डिरेक्टरीचे पाठ नामे दाखवते
एका डिरेक्टरीमधून दुस यात जाता येते
परंतु एका वेळी एकाच डिरेक्टरीमध्ये रहाता येते
तिला करंट किंवा वर्किंग डायरेक्टरी म्हणतात
प्रेझेंट वर्किंग डायरेक्टरी म्हणजेचpwd कमांडने आपण चालू डिरेक्टरी पाहू शकतो
कमांड प्रॉम्प्ट वर पीडब्ल्यूडी असे टाईप करून एंटर दाबा
आता ही आपली करंट डायरेक्टरी आहे
आधी म्हटल्याप्रमाणे आपण एका डिरेक्टरीतून दुस या डिरेक्टरीत जाऊ शकतो
पण आपण हे कसे करू शकतो
त्यासाठी आपल्याकडे सीडी ही कमांड आहे
सीडी ही कमांड व त्यापुढे डिरेक्टरीचे पाठ नामे टाईप करू या
पुन्हा एकदा आपली चालू डिरेक्टरी बघण्यासाठी कमांड प्रॉम्प्ट वर पीडब्ल्यूडी असे टाईप करून एंटर दाबा
सध्या आपण या डिरेक्टमध्ये आहोत
आता समजा आपल्याला स्लॅश यूएसआर डिरेक्टरीमध्ये जायचे असेल तर सीडी स्पेस स्लॅश यूएसआर असे टाईप करा
लक्षात ठेवा लिनक्समध्ये स्लॅश म्हणजे फॉरवर्ड स्लॅश होय
आता एंटर दाबा
आता आपण करंट डायरेक्टरी बघू या
त्यासाठी पीडब्ल्यूडी असे टाईप करून एंटर दाबा
आता आपण स्लॅश यूएसआर या डिरेक्टरीमध्ये आहोत
यात अडचण अशी आहे की पाठ नामे खूप लांबलचक असू शकतात
याचे कारण संपूर्ण पाठ नामे हे रूट डायरेक्टरी पासून सुरू झाल्याने खूप मोठे होते
त्याऐवजी आपण रिलेटिव्ह पाठ nameवापरू शकतो
येथे आपल्याला दोन स्पेशल कॅरॅक्टर माहित असणे आवश्यक आहे
डॉट हे करंट डायरेक्टरी दाखविते आणि डॉट डॉट हे करंट डायरेक्टरी ची पेरेंट डिरेक्टरी दाखवते
आता सीडी या कमांडबद्दल थोडी माहिती करून घेऊ या
कुठल्याही आर्ग्युमेंट शिवाय सीडी या कमांडचा उपयोग होम डिरेक्टरीमध्ये परत जाण्यासाठी केला जातो
कमांड प्रॉम्प्ट वर सीडी असे टाईप करून एंटर दाबा
आता पीडब्ल्यूडी कमांडने आपली करंट डायरेक्टरी पहा
अशा प्रकारे आता आपण होम डिरेक्टरी म्हणजेच स्लॅश होम स्लॅश ग्नुहता मध्ये परत आलो आहोत
आता आपण म्युझिक डिरेक्टरीमध्ये जाऊ या
कमांड प्रॉम्प्ट वरcd स्पेस म्युझिक एम कॅपिटलमध्ये slashअसे टाईप करून एंटर दाबा
पीडब्ल्यूडी ही कमांड टाईप करून एंटर दाबा
आणि आपली करंट डायरेक्टरी कुठली आहे ते तपासा
बघा आपण स्लॅश होम स्लॅश ग्नुहता स्लॅश म्युझिक मध्ये आलो आहोत
म्युझिक मधून पॅरेंट डायरेक्टरी मध्ये जाऊ या
त्यासाठी सीडी डॉट डॉट कमांड देऊ
कमांड प्रॉम्प्ट वरcd स्पेस डॉट डॉट टाईप करून एंटर दाबा
पीडब्ल्यूडी ही कमांड टाईप करून आपली पॅरेंट डायरेक्टरी बघा
आपण पुन्हा स्लॅश होम स्लॅश ग्नुहता मध्ये आलो आहोत
आता डॉट च्या सहाय्याने करंट डायरेक्टरी च्या सबडिरेक्टरीमध्ये जाण्याचा प्रयत्न करू या
कमांड प्रॉम्प्ट वरcd स्पेस डॉट स्लॅश डॉक्युमेंट्स डीकॅपिटलमध्ये स्लॅश असे टाईप करून एंटर दाबा
पीडब्ल्यूडी ही कमांड टाईप करून आपली चालू डिरेक्टरी बघा
आपणslash होम स्लॅश ग्नुहता स्लॅश डॉक्युमेंट्स मध्ये आलो आहोत
CTRL ल दाबून आपण स्क्रीन क्लिअर करून घेऊ
म्हणजे आपल्याला नीट बघता येईल
होम डिरेक्टरीवर परत जाण्यासाठी सीडी कमांड टाईप करून एंटर दाबा
पीडब्ल्यूडी या कमांडच्या सहाय्याने आपली करंट डायरेक्टरी कुठली आहे ते पहा
आपणslash होम स्लॅश ग्नुहता येथे परत आलो आहोत
रिलेटिव्ह पाठ मध्ये आपण स्लॅशनी वेगळे केलेल्या डॉट डॉट चा समावेश कितीही वेळा करू शकतो
या स्लाईडमध्ये आपण फाईल सिस्टीमची रचना बघू शकतोसगळ्यात वर रूट किंवा फॉरवर्ड स्लॅश आहे
होम आणि बिन या रूट च्या सबडिरेक्टरीज आहेत
आणि यूझर नामे म्हणजेच इथे ग्नुहता नामक डिरेक्टरी आहे
जी होमची सब डिरेक्टरी आहे
आता आपण स्लॅश होम स्लॅश ग्नुहता मध्ये आहोत
आता आपण बिन या डिरेक्टरीमध्ये कसे जाऊ शकतो
कमांड प्रॉम्प्ट वरcd स्पेस डॉट डॉट स्लॅश डॉट डॉट स्लॅश बिन टाईप करून एंटर दाबा
पीडब्ल्यूडी या कमांडच्या सहाय्याने आपली करंट डायरेक्टरी पहा
आपणslash बिन मध्ये आहोत
पहिल्या डॉट डॉट मुळे आपण स्लॅश होम स्लॅश ग्नुहता मधून स्लॅश होम मध्ये येतो
आणि पुढील डॉट डॉट मुळे आपण स्लॅश होम मधून रूट मध्ये जातो
आता स्लॅश किंवा रूट मधून आपण स्लॅश बिन मध्ये गेलो आहोत
सीडी कमांड वापरून होम डिरेक्टरीमध्ये परत जा
नवी डिरेक्टरी बनवण्यासाठी आपण मकदीर या कमांडचा वापर करतो
आपल्याला कमांड आणि नव्या डिरेक्टरीचे नाव टाईप करावे लागेल
ही डिरेक्टरी आपण आपल्या करंट डायरेक्टरी मध्ये बनवणार आहोत
टेस्टदीर नामक नवी डिरेक्टरी बनवण्यासाठी मकदीर स्पेस टेस्टदीर असे टाईप करून एंटर दाबा
अशा प्रकारे आपली टेस्टदीर ही डिरेक्टरी यशस्वीरित्या बनली आहे
डिरेक्टरी बनल्याची किंवा काढून टाकल्याची कुठलीही सूचना दिली जात नाही
एरर मेसेज न मिळाल्यास कमांड यशस्वीरित्या कार्यान्वित झाली
तुम्हाला नवीन डिरेक्टरी तयार करण्याचे अधिकार असतील व त्या नावाची डिरेक्टरी आधीच बनवलेली नसेल तर आपण रिलेटीव्ह किंवा ऍबसोल्युट पाथ नेम वापरून डिरेक्टरी बनवू शकतो
अशा प्रकारे आपण अनेक डिरेक्टरीज किंवा डिरेक्टरीजची हायररची बनवू शकतो
मकदीर स्पेस टेस्ट1 स्पेस टेस्ट2 टाईप करून एंटर दाबा
तुमच्या करंट डायरेक्टरी मध्ये test1आणि टेस्ट2 नामक दोन डिरेक्टरी तयार होतील
मकदीर स्पेस टेस्टट्री स्पेस टेस्टट्री स्लॅश टेस्ट3 टाईप करून एंटर दाबा
त्यामुळे टेस्टट्री ही डिरेक्टरी आणि टेस्टट्री मध्ये टेस्ट3 नामक एक सब डिरेक्टरी तयार होईल
अशा प्रकारे आपण testdirtest1टेस्ट2 आणिtesttree या चार डिरेक्टरी आपल्या करंट डायरेक्टरी मध्ये बनवलेल्या आहेत
त्यामध्ये पहिल्या तीन रिकाम्या आहेत आणि शेवटच्या डिरेक्टरीमध्ये टेस्ट3 नामक एक सब डिरेक्टरी आहे
मकदीर प्रमाणेच आपणrmdir ही कमांड एक किंवा अनेक डिरेक्टरी काढून टाकण्यासाठी वापरू शकतो
रामदीर स्पेस टेस्ट1 ही कमांडtest1 ही डिरेक्टरी यशस्वीरित्या काढून टाकेल
जर तुम्ही एखाद्या डिरेक्टरीचे ओनर असाल तरच तुम्ही ती डिरेक्टरी काढून टाकू शकता
तसेच जी डिरेक्टरी तुम्हाला काढून टाकायची आहे ती डिरेक्टरी रिकामी असणे आणि तुमच्या करंट Directoryच्या आत असणे आवश्यक आहे
आता कमांड प्रॉम्प्ट वरcd स्पेस टेस्टट्री स्लॅश टेस्ट3 टाईप करा
आता आपणtest3 या टेस्टट्री डिरेक्टरीच्या सब डिरेक्टरीमध्ये आहोत
टेस्टदीर ही डिरेक्टरी काढून टाकण्यासाठी रामदीर स्पेस टेस्टदीर टाईप करून एंटर दाबा
आपण हे करू शकलो नाही कारण आपल्याला जी डिरेक्टरी काढून टाकायची आहे ती डिरेक्टरी आपल्या करंट डायरेक्टरी मध्ये उपलब्ध नाही
त्यासाठी आपल्याला त्या डिरेक्टरीमध्ये जाणे आवश्यक आहे ज्यामध्ये टेस्टदीर ही डिरेक्टरी उपलब्ध आहे
सीडी स्पेस डॉट dotटाईप करून एंटर दाबा
आता सीडी स्पेस डॉट dotटाईप करून आपल्या पेरेंट डिरेक्टरीमध्ये परत या
आता पुन्हा आधीची कमांड देऊन बघू या
रामदीर स्पेस टेस्टदीर टाईप करून एंटर दाबा
टेस्टदीर ही डिरेक्टरी यशस्वीरित्या डिलीट झाली आहे
लक्षात घ्या टेस्टदीर ही रिकामी डिरेक्टरी होती
अनेक डिरेक्टरीज किंवा डिरेक्टरीजची हायररची एकाच वेळी काढून टाकता येते
मग टेस्टट्री ही डिरेक्टरी तिच्या टेस्ट3 या सबडिरेक्टरीसोबत डिलीट करण्याचा प्रयत्न करा
कमांड प्रॉम्प्ट वर रामदीर स्पेस टेस्टट्री स्पेस टेस्टट्री स्लॅश टेस्ट3 टाईप करून एंटर करा
बघा हे एक एरर मेसेज दाखवत आहे की टेस्टट्री ही डिरेक्टरी रिकामी नसल्यामुळे ती काढून टाकता येणार नाही
पण आपण एक गोष्ट विसरतो आहोत की टेस्टट्री स्लॅश टेस्ट3 रिकामी असल्यामुळे ती डिलीट झाली आहे
हे तपासण्यासाठी कमांड प्रॉम्प्ट वर सीडी स्पेस टेस्टट्री टाईप करून एंटर दाबा
आता एलएस टाईप करून एंटर दाबा
बघा डिरेक्टरीमध्ये काहीच दिसत नाही
कारण टेस्ट3 डिलीट झालेली आहे
या ट्युटोरियलमध्ये लिनक्समधील फाईल आणि डिरेक्टरीज मधे काम करणे डिरेक्टरी बघणे एका डिरेक्टरीतून दुसऱ्यामध्ये जाणे तसेच डिरेक्टरी बनवणे आणि डिलीट करणे हे शिकलो
हा पाठ येथे संपला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
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे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
सहभागासाठी धन्यवाद